हो आहेत लेक्चर्स, पण ऍक्च्यूअल्ली आमच काय आहेना एक मिनी प्रोजेक्ट आहे सध्या कॉलेजमध्ये, कम्युनिकेशन्स लॅब मध्ये.

त्याच्या साठी आम्हाला एक टॉपिक आला आहे,

न्यूज मिडीया इन दि नाइंटी नाईनटिस अँड बेफोरे वर्सेस न्यूज मिडीया इन दि ट्वेंटी ट्वेंटी टू. म्हणजे एकोणीशे नव्वदच्या आधीच्या काळा मध्ये कसा होता न्यूज मिडीया आणि आता कसा आहे. तर त्याच्या बद्दल मला तुझ्या कडनं थोडीशी मदत पाहिजे

ओके. बर बाय द वे मला सांग नाश्ता केलास का तू? अग हो झाला नाश्ता सकाळीच झाला, आता मध्ये थोडा वेळ होता म्हणूनच तुला कॉल केला. अच्छा बरं. सो तू पण छान वाटलं मला सकाळी सकाळी तुझा कॉल आला आहे तर. एनीवेज गेट्टींग बॅक टू दि पॉईंट तर तुला ही माहिती हवी आहे, प्रोजेक्ट करतो आहेस का, छान मला ऐकून छान वाटल बेटा. आणि सुरुवात करायची तर ना आमच्या काळात अ अ वृत्तपत्र होती. सगळ्यात सुरुवातीला तर म्हणजे नव्वद त्या काळ आणि त्याच्या आधी साधारण न्यूजपेपर्स यायचे आमच्याकडे, वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर्स. न्यूजपेपर्स यायचे. आणि त्याच्यात ना मॅक्सिमम न्यूज कळायचे आम्हाला, जास्तीत जास्त. आणि मग त्या शक्यतो लोकल असायच्या आणि मग रेडिओ वर न्यूज यायच्या. बातम्या यायच्या सकाळी

आणि मग रेडिओ वर एक अ असा स्रोत होता त्या काळातला. हे स्रोत ठरावीक स्रोत होते आमच्या कडे काळात कि प्रिंट मिडिया म्हणजे ह्या न्यूजपेपर यायचे आणि रेडिओ वर बातम्या यायच्या. आणि मग हे दोनच होते. पण कसं असायचा त्या काळात ना की रेडिओ वर च्या बातम्यांमध्ये पूर्णदेशाच्या बातम्यांचा समावेश असायच्या. त्यामुळे सगळ्या घटकांना सामावून घेतलं जायचं आणि सगळ्यात मुख्य घटक जे आपल्या देशाचे आहेत की आपले शेतकरी बांधव आहे आणि सैनिक आहेत जे आपल्या साठी बॉर्डर्स वर लढतात किंवा आपले स्वरंक्षण करतात, त्यांच्या विषयीच्या बातम्या महत्वाच्या असायच्या त्याच्यात. म्हणजे असायच्याच असायच्या

असा कुठे ही अवडंबर नव्हता, कुठलाही ढांन ढुंन, आता तुमच्या काळात कसं खूप म्युजिक असतं, हे असतं, तसं काही नव्हतं ते. किंवा ब्रेकिंग न्यूज, किंवा मला भीतीदायक अस काही वाटायच नाही. शांतते वृत्तने इतके मस्त सांगायचे ना, त्या ऐकाव्या वाटायच्या त्या बातम्या. त्यांचा आवाज खूप गोड होते, सुंदर होते आणि त्याच्या नंतर काय झाल, नव्वद नंतर ना टीव्ही आला. मग टीव्ही वर च्या संध्याकाळच्या सातच्या बातम्यां. मला अजूनही आठवते आम्हाला धाक होता हा. तेव्हा जेव्हा टीव्ही सुरू झाला ना तेव्हा जुने मंडळी सात वाजले की शुभम करोती झाल्या झाल्या सगळ्यांनी चिडीचूप बसायच. आमचे आजोबा आह्माला सांगायच्या आता सगळ्यांनी चुप बसा हा बर का, बातम्या सुरू होणार आहेत. आणि सगळ्यांना आम्हाला टीव्ही पुढे बसायला लावायच, कि बातम्या ऐकायच्या सगळ्यांनी सो संध्याकाळी सातच्या बातम्यां असायच्या टीव्ही वर यायच्या. मग नव्वद नंतर साधारण असं ते सुरू झालं होतं, तो काळ होता. त्यामुळे स्रोत आमचे असे मोजके होते रे की वृत्तपत्र, मग रेडिओवर च्या सातच्या बातम्या सकाळच्या आणि ठराविक वेळेला आणि नंतर मग टीव्ही वरच्या बातम्या, संध्याकाळच्या अस तर अ त्याचे फायदे असे होते की खूप मोजक्या पण खूप महत्त्वाच्या अश्या सगळ्या बातम्या आम्हाला कळायच्या. आणि अ कुठेही असं मानसिक असे त्याच्या आघात होतील त्या बातम्यांचे किंवा असं होतील अस नव्हतं. ती माहिती होती व्यवस्थित माहिती कळायची आम्हाला

तस ती शांतता होती, संयम होता त्या बातम्यां सांगण्यामध्ये त्यामुळे आणि स्रोत कमी असल्यामुळे कस होत विश्वासार्हता होती.

सो त्यामुळे अ ते आणि त्यांच्या विषयी असा आदर होता त्यामुळे. तर ते वृत्तनिवेदक सुद्धा जे होतेना त्यांनाही तेवढच मग आम्हाला अस खूप अ भारी वाटायच. कारण हे कितीना ह्यांचा महत्त्वाचा जॉब आहे किती मोठ म्हणजे, नो डाऊट आताही तुमच्या काळातले वृत्त जे काय आहे न्यूज रिपोर्टर्स त्यांच महत्त्वाचच काम असतं आणि त्यांनाही तेवढाच रिस्पेक्ट आहे. पण आमच्या काळात जास्त फायदे होतो असं मला वाटत आहे की त्याच बातम्या ठरावीक वेळ झाला की नंतर त्याच अस कुठ सतत भडीमार नसायचा जो आता सतत चाललेला असतो तसं काही नसायच. आणि म्हणजे अगदी इतक त्यांच्या विषयी हे होत कि तुला आठवतं का तेवढात थोड्याच दिवसांन पूर्वीच बघ आपले वृत्तनिवेदक होते प्रदीप पटवर्धन जुने

ते वारले तर सगळ्यांना हळ हळ झाली. म्हणजे इतकं त्या माणसांन विषयी कि त्यांच इतक महत्व होतं. आणि नंतर जेव्हा टीव्ही वर जेव्हा बातम्या यायला सुरुवात झालीना तर तेव्हा रविवारी बारा वाजता असं मूक बधिरांसाठी सुद्धा बातम्या यायच्या. त्यामुळे तो घटक सुद्धा समाविष्ट होता की त्या माणसांन त्यांच सुद्धा विचार केला जायचा, आता ही त्या बातम्या येतात. आणि नंतर त्यानंतर संस्कृत मधल्या बातम्या प्रदर्शित केल्या जायच्या. तर आम्हाला आमचे मोठे बसायला लावायचे टीव्ही पुढे आणि बघा म्हणायचे. तर आम्हाला आपोआप त्या काळात त्यामुळे काय असायच ना, मग सैनिक असतील, शेतकरी बांधव असतील किंवा मुकबधीर असतील, आणि हे सगळ्या विषयीचे समाजातले महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्या विषयी आपोआप आस्था असणं म्हण किंवा एक आदर असणं म्हण हे अस आपोआप ते मॉरल व्हाल्यू आपोआप इम्बाईब व्हायच्या आमच्या आमच्या मध्ये. सो ते खूप छान आणि संयमी होतं. आताचं ना तुमचं जरा खूप आहे रे, खूपच करतात पण सतत त्याचा खूप भडीमार होतो अस मला वाटत.

माझ्या काळा विषयी तुला सांगायचं ते तुला एवढं सांगतो की तुझ्या काळाविषयी ऐकून मला खूप छान वाटल. का ग एवढी शांतता आणि एवढा संयम कदाचित आजच्या काळामध्ये मला कुठेही बघायला मिळणार नाही. पण खर तर हे म्हणूया आपण कि त्या गेलेल्या संयमा बरोबर इन्फॉर्मशनचे स्त्रोत वाढलेले आहेत. कुठून कुठून इन्फॉर्मशन येतील हे कळण जास्त वाढल आहे.

आम्हाला हे हि कळतं की हे बरोबर आहे का, का हे चुकीच आहे, हे आम्हाला कळू शकतो, आम्ही व्हेरिफाय करून घेऊ शकतो. कारण का जे इन्फॉरमेशन आहे रॅपिड डिजिटाईझशन म्हणजे सतत झालेल्या प्रोग्रेसमुळे डिजिटल मिडियाच्या आम्हाला हे कळून येतं की आम्ही कुठून बरोबर इन्फॉर्मशन घेऊ शकतो पण हे खूपच आमचं स्वतःच स्वतः बरोबरच झालेला आहे. म्हणजे आम्हाला स्वताहून बघायला लागत की हि इन्फॉरमेशन जी आली ती बरोबर आहे का. व्हाट्सअँप च्या काळामध्ये बऱ्याच चुकीच्या आणि फेक न्यूजेस पण येत राहतात. पँडेमिक च्या दरम्यान आपण बघितलच कि बरेच, बऱ्याच लोकांचे बरेच जे मतभेद होते ते व्हाट्सअँप थ्रू केले जायचे. आणि बऱ्याच लोक, बरेच लोक त्या मतभेदांना सुद्धा न्यूज म्हणून जाणून घ्यायचे, जे के चूकीच होत. आता पुण्यामध्ये बसलेल्या माणसाला कस कळणार आहे की मुंबईमध्ये बेड्स ची कमी कुठून नक्की येते आहे. पण ते व्हाट्सअँप थ्रू लोकांना कळायचं कारण का त्यांच्या कडे रीलायबल सोर्सेस नव्हते जस तू म्हणटलीस तस आणि हे बरोबर आहे की प्रोव्होकॅटिव्ह बातम्या, म्हणजे प्रोव्होकॅटिव्हला तू आई काय म्हणशील काशातलं, काय म्हणशील?

बरोबर प्रवृत्त करणाऱ्या ज्या बातम्या आहेत, ते खूप वाढलेल्या आहेत आता. मग तुला म्हणायचं आहे कि वाईट प्रवृत्तींना म्हणजे वाईटा साठी प्रवृत्त करणारे किंवा नेगेटिव्ह जास्त प्रवृत्त करणारे असं म्हणतो आहेस का तू? लोकांच्या भावनांवरती आहार करणाऱ्या ज्या बातम्या आहेत,

जोरात बोलून देणार, बोलून त्या बातम्या देणे

किंवा अश्या काहीतरी शब्द वापरणे जे बातमी कमी आणि लोकांच्या भावना जास्त प्रवृत्त करत आहेत, त्याला त्याचा तो माझा अर्थ आहे प्रवृत्त करणाऱ्या बातम्यानच्या मागे. आणि त्या खूप वाढलेल्या आहेत. दर न्यूज चॅनेल वरती आपण बघतो की इन्फॉरमेशन द्या म्हणजे माहिती द्यायच्या आधी ब्रेकिंग न्यूज किंवा आज की ताज़ा खबर जस जे तुमच्या काळातन सुरू झाल पण आता ते कुठे कुठे येत आहे कि म्हणजे आप भरोसा नहीं करेंगे इस जानकारी पे, हे म्हटल्या वर कोणालाही हे आता पुढे काय येणार आहे हे ऐकावस वाटेलच. हो कि नाही? हो हो मला आठवलं हा, म्हणजे आता तु म्हणतो आहेस म्हणून ते खूपच त्याच्या वर अस हसू येत आहे, पण अजून एक ते आहेना तुमच्या काळातलं चैन से सोना है तो जाग जाओ अस पण काही तरी. बरोबर बरोबर तेच सगळं आमच्या काळामध्ये आता सुरू झालेल आहे. आणि अ खर तर प्रॉब्लेम या गोष्टीच हा आहे की आमच्या सारखे सुजाण, आमची जी सुजाण पिढी आहे ज्याना माहिती आहे की कुठली इन्फॉरमेशन बरोबर आहे काय चुकीच खोड बरोबर करून जाणून घ्यायचं ती फॅसिलिटी अजून तुमच्या जेनरेशन पर्यंत पोचलेली नाही आहे. कारण का जितक आह्मी सोप्या पद्धतीने टेकनॉलॉजी वापरू शकतो तिथक्याच सोप्प्या पद्धतीने कदाचित कुठला तरी मीडल क्लास मधन आलेली एक चाळीस पन्नास वर्षाची बाई किंवा माणूस ज्यांना एक्सपोजर तेवढ नव्हत त्यांच्या वाढत्या वयामध्ये या इन्फॉरमेशन ची, त्यांना वापरता ते येणार नाही. तसं आमच्या काळामध्ये नाही. आणि आम्ही ते क्रॉस व्हेरिफाय करू शकतो, जो जे तुम्ही करू शकत नाही पण इन जनरल जो मिडिया लँड्सकॅपे आहे आजच्या जगाचा, आजच्या जेनरेशन चा आमचा तो असा आहे की आम्हाला कळू शकतो की कुठली इन्फॉरमेशन बरोबर आहे कि नाही आहे. पण त्याच्या साठी आम्हाला स्वतः हून ती इन्फॉरमेशन जाणून घ्यायला लागते. याची दुसरी बाजू अशी, की आम्हाला जगातल्या सगळ्या बातम्या कळून येतात. ज्या तुम्हाला एका स्पेसिफिक वेळेला किंवा काही स्रोतांकडनच कळून यायच्या, आम्हाला त्या बऱ्याच स्रोतांकडन आणि कधीही कळून येऊ शकतात. पण ह्यात बरोबर तु जे म्हंटलीस ते हे होते की आम्ही व्हेरिफाय करू शकत नाही की विश्वास आहे का नाही त्याच्या वरती. बरोबर आहे म्हणजे थोडक्यात आमच्या काळातल्या बातम्यांन मध्ये आमचे फायदे असे होते की आम्हाला देशाच्या आणि स्थानिक बातम्या जास्त कळायच्या. पण तुमच्या काळात आता तुम्हाला आणि तोटे असे होते की आम्हाला सतत प्रत्येक, प्रत्येक ठिकाणी काय चालल आहे आणि इंटरनॅशनल बातम्या हे नाही आम्हाला कळायच. ते अगदी बरोबर आहे. पण तुमच्या काळात तु म्हणतो आहेस तसा खूप जास्त भडीमार झालेला आहे सगळ्या गोष्टींचा.

की आणि मला अस वाटत आहेना आणखीन एक गोष्ट त्याच्यात तू ऍड करू शकतो बाळा ,की खूप अती न्यूज चॅनेल झाल्या मुळे काय होत आहे माणसाला सतत पटापट तो न्यूज चॅनेल बदलून एका न्यूज वरन दुसरा न्यूज वर अस जाऊ शकतो आणि स्थान म्हणजे आणि त्यामुळे शोधन्यापेक्षा जास्त तो एंटरटेनमेंटचा भाग जास्त झाला की ओके इथं अ हे न्यूज चॅनेल आता काय दाखवते हे, मला बघायच आहे की नाही बघायच आहे. आणि आणि मग एक बदलू शकतो. असं म्हणजे ते एक एंटरटेनमेंटचाच स्वरूप जास्त आल आहे न्यूज चॅनेल्स ला अगदी बरोबर तुला खरं सांगू तर अश्या न्यूज मध्ये हे झालेल आहे कि माणसाच्या प्रेफरेन्सनुसार त्याला न्यु दिसायला लागल्या आहेत. गूगल किंवा डेटा सोर्सेस जे सगळे हे असतात, ते बघतात की तुम्ही कुठल्या प्रकारच्या न्यूज बघता आणि त्याच प्रकारच्या न्यूज तुम्हाला जास्त दाखवल्या जातात. आणि त्यामुळे लोकांची मानसिक जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा बदलत जाते त्यांना पा त्यांना जी गरजेची न्यूज आहे ते मिळण्यापेक्षा कुठल्या प्रकारचे न्यूज या माणसाला बघायला आवडेल अस बघून त जे सगळे अ सोर्सेस असता गूगल सारखे, ते तुम्हाला न्यूज देतात. आणि ती एक तो एक खूप मोठा तोटा आहे आजच्या जेनरेशनचा आणि आजच्या न्यूज मिडियाचा. अरे बाप रे, हे तर तू म्हणजे मला नवीनच माहिती दिली रे, आमच्या पिढीला ते हे काही माहितीच नाही आहे, हे असं पण असतं ते. हो तुला काय वाटत की जेव्हा तू कुठल्या तरी एका खाद्य पदार्थाबद्दल सर्च करतेस गूगल वरती त्याच्या पुढे आलेला खाद्य पदार्थ तू कदाचित कधी सर्च केला पण नसशील, पण तो त्याच्या पुढे तुला येतो. तीच अनालॉजी न्यूजबद्दल पण होते.

त्यामुळे एवढे न्यूज चॅनेल आहेत आणि मग स्थानिक बातम्या. कस होता आता आपण महाराष्ट्रात राहतो तर आपले ठराविक चॅनेल्स सब्क्रिपशन असतात मग आपण हि तेवढच बघतो आपण सारख काही हिंदी चॅनेल्स बघायला जात नाही किंवा अस होत नाहीना ते आणि बघितल तरी मग ठरावीकच बघतो चॅनेल्स ते सॉरी पब्लिक का त आपल अ काय म्हणतात अर्णब गोस्वामीला बघ किंवा आणखीनच अश्या ठरावीक बघतो ते.

त्यामुळे जास्त आपल्या राज्याच्या आणि तसं म्हणायला गेल तर स्थानिकच बघितल्या जातात. देशाच अस म्हणजे तुमच तोटेना तुमच्या काळातले मला हे वाटत आहे की देशव्यापी नाही आहे तुमच तुमच्या स्वतः च्या वैयक्तिक आवडींवर तुम्ही अ ते बघू शकताय किंवा बघता आहे, एवढच आहे. त्यालाही तुम्ही चॉईस आहे तुमच्याकडे. तेंव्हा न्यूज योग्य अश्या पोचत नाही आहे तुमच्या पिढी पर्यंत. आणि तू म्हणतो आहे तसं मग असं जर असेल कि बापरे यांना एवढ तुमच डिजिटॅलायझेशनमुळे हे जर कळत असेल की आपल आवड कशाची आणि त्या प्रमाणेच त्या बातम्या दाखवत असतील जर आपल्याला तर मग अवघडच आहे. हे मग तोटे मला तुमच्या काळत जास्त वाटतात आणि सगळा ते खूप टीआरपीसाठीच सगळाजो त्यांचा खेळ आहे, त्याच्यानुसार बातम्या दाखवण किंवा खोट्या बातम्या दाखवण, असच सगळं चाललेल आहे मला तर वाटत. आणि मजेशीर म्हणजे याच एक उदाहरण सांगू का, आता आपण जेव्हा तिथ शारजात राहत होतो तर आपल्याला माहिती आहे कि आता खूप जास्त तिथ पाउस पडला जोरात आला पाउस, तर याचा अर्थ असा नव्हता कि आपल शारजा बुडाल पण न्यूज चॅनेल मला सगळे जण घरी फोन करायला लागले, कि अग तू बरी आहेस ना, अगतू बरी आहेस ना? मी म्हंटल हो काय झाल आहे? तर म्हणे अग आह्मी बातम्या लावल्या आहे भागतो आहे, तू नाही पाहते आहेस का बातम्या? तर म्हंटल काय झालं? तेव्हा चॅनेलवर काय दाखवत होते शारजा बुडालं. जेव्हा की तुला माहिती आहे फक्त फुजेऱ्यात पावस आला होता आणि ठराविक एक एरिया तच खूप पाणी भरलं होतं.

तो हो फाई मोघम फायदे तोटे दोन्ही काळातले आहेतच, ते आपल्याला माहिती आहे.

की आमच्या काळात, आमच्या काळात इंटरनॅशनल न्यूज समजत नव्हत्या आणि तुमच्या काळात इंटरनॅशनल आणि लोकल आणि बऱ्याच जास्त न्यूज तुम्हाला कळता आहेत.

सो, ऑल दि बेस्ट बेटा. खूप छान तू चांगला प्रोजेक्ट करतो आहेस. मला खूप बर वाटत आहे. आणि चांगला व्यवस्थित सगळं कर. ओके. अजून काही आहे का? छान वाटलं पण मला रे. नाही मला एकंदरीत तुज्या बोलण्या वरुनबरीच माहिती मिळाली तुमच्या काळा मध्ये कसा मिडिया होता. आता, आता ह्याच्या वरती मी बिल्डअप करून बऱ्याच गोष्टी लिहू शकीन माझ्या पॉईंट्समध्ये आणि मग त्याच्या नंतर बघूया आपण प्रोजेक्ट कसा होतो. झाल की मी तुला नक्की पाठविन. कारण माझे पण दोन थोडेफार मी पॉईंट्स ह्याच्या मध्ये ऍड करिन. बरं बरं नक्की ऍड कर. म माझे पॉईंट्स तुझे पॉईंट्स व्यवस्थित क्लब अप कर आणि मग नंतर काय होत आहे, कस होत आहे ते मला कळव.

भेटूया आपण लवकरच करतो तुला मी कॉल सगळ झाल्या वर.